तसेच त्या ब्रीज असल्यामुळे लोकांना येण्या जाण्याचा मार्ग सोपा झालेला आहे कारण लांबून याव लागत म्हणून हा ब्रिज त्यांच्या उपयोगाचा आहे.

मध काढयच कसं त्याच साठवणूक करायची हेच त्या ठिकाणी शिकवल जाते तेज्यामुळे लोकांना तेज ज्ञान मिळत आणि ते लोक हुशार होतात.

या ठिकाणी फुलांच मार्केट आहे. या ठिकाणी झेंडू अ गुलाब अश्या निरनिराळ्या प्रकारची फूल आहेत आणि त्या लोकाना दिवाळीला दसऱ्याला --